नमस्कार
जीचेम्पेंट मधील फॉर्मेशन ओएफ बॉण्ड्स वरील पाठात आपले स्वागत
यात शिकणार आहोत उपलब्ध बाँडमधे बाँडस समाविष्ट करणे
बाँडची दिशा बदलणे
स्टिरीओकेमिकल बाँडस समाविष्ट करणे इनव्हर्स वेज हॅशेस आपण उबंटु लिनक्स ओएस वर्जन 1204 आणि जीचेम्पेंट वर्जन 01210 वापरू
हा पाठ समजून घेण्यासाठी तुम्हाला जीचेम्पेंट केमिकल स्ट्रक्चर एडिटरची माहिती असावी
नसल्यास संबधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या
मी इथेन ची रचना असलेले नवे जीचेम्पेंट अॅप्लिकेशन उघडत आहे
आता संपृक्त हायड्रोकार्बन्स असंपृक्त हायड्रोकार्बन्समधे रूपांतरित करू
आता इथेनची रचना कॉपी करून ती डिस्प्ले एरियामधे दोन वेळा पेस्ट करा
सिलेक्ट ओने ओर मोरे ऑब्जेक्ट्स टूलवर क्लिक करा
सिलेक्ट करण्यासाठी इथेनच्या रचनेवर क्लिक करा
रचना कॉपी करण्यासाठी CTRL C दाबा
रचना पेस्ट करण्यासाठी CTRL व्ह दाबा
दोन्ही रचना एकमेकांवर ओव्हरलॅप झालेल्या दिसतील
ओव्हरलॅप झालेली दुसरी रचना एका बाजूला सरकवू
रचनेवर कर्सर न्या आणि माऊसने ती ड्रॅग करा
कार्बन अणूंच्या रचनेमधील सिंगल बाँडकडे लक्ष द्या
प्रथम सिंगल बाँड डबल बाँडमधे रूपांतरित करू
एड आ बॉण्ड ओर चांगे ठे मल्टीप्लिसिटी ओएफ अन एक्झिस्टिंग ओने टूलवर क्लिक करा
दुस या इथेन रचनेच्या उपस्थित बाँडवर क्लिक करा
सिंगल बाँड डबल बाँडमधे रूपांतरित झाल्याचे दिसेल
हायड्रोजनच्या अणूंची संख्या 6 वरून कमी होऊन 4 झाली आहे
एथेने ही नवी रचना आहे
पुढे सिंगल बाँड ट्रिपल बाँडमधे रूपांतरित करू
तिस या इथेन रचनेच्या उपस्थित बाँडवर दोनदा क्लिक करा
सिंगल बाँड हे ट्रिपल बाँडमधे रूपांतरित झाल्याचे लक्षात घ्या
हायड्रोजनच्या अणूंची संख्या 6 वरून कमी होऊन 2 झाली आहे
इथिन ही नवी रचना आहे
आता या रचनांची नावे लिहू
एड ओर मॉडिफाय आ टेक्स्ट टूलवर क्लिक करा
रचनांच्या खाली क्लिक करा
रचनांना इथेन एथेने आणि इथिन अशी नावे द्या
पुढे टेट्राहेड्रल ज्योमेट्री विषयी जाणून घेऊ
ह्या रचना बाजूला सरकवू
सर्व ऑब्जेक्टस सिलेक्ट करण्यासाठी CTRLA दाबा
सिलेक्ट ओने ओर मोरे ऑब्जेक्ट्स टूलवर क्लिक करून रचना ड्रॅग करा
येथे टेट्राहेड्रल मेथेन ची रचना असलेली स्लाईड आहे
सर्व बाँडसची लांबी 109 अँगस्ट्रॉम आहे
टेट्राहेड्रल मेथेन च्या रचनेत सर्व बाँडसचे कोन 1095 डिग्री आहेत
आता टेट्राहेड्रल इथेन ची रचना काढू
एड आ बॉण्ड ओर चांगे ठे मल्टीप्लिसिटी ओएफ एक्झिस्टिंग ओने टूलवर क्लिक करा
डिस्प्ले एरियावर क्लिक करा
बाँड क्षितीज समांतर दिशेने फिरवा
बाँडच्या प्रत्येक एड्ज वर तीन बाँडस काढू
बाँडची दिशा बदलून टेट्राहेड्रल ज्योमेट्री बनवू
प्रत्येक एड्ज वर क्लिक करा
नंतर तिन्ही बाँडस वेगवेगळ्या दिशांना फिरवा
तसेच दुस या एड्ज वर देखील काढू
ह्या टोकांवर हायड्रोजनचे अणू जोडू या
टोकांवर हायड्रोजनचे अणू जोडण्यासाठी कॅपिटल ह दाबा
उघडलेल्या सबमेनू मधून ह निवडणार आहोत
टूल बॉक्समधे हायड्रोजनचा अणू आलेला दिसेल
एड ओर मॉडिफाय अन अटोम टूल वर क्लिक करा
हायड्रोजनचे अणू समाविष्ट करण्यासाठी सर्व पोझिशन्सवर क्लिक करा
आता इथेनच्या रचनेत स्टिरीओकेमिकल बाँडस समाविष्ट करू
टूलबॉक्स मधे उपलब्ध असलेले स्टिरीओकेमिकल बाँडस असे आहेत एड आ वेज बॉण्ड एड आ हॅश बॉण्ड एड आ स्क्विगल बॉण्ड आणि एड आ फोर बॉण्ड
इथेन ची रचना स्टिरियोकेमिकल मधे रूपांतरित करण्यासाठी एड आ वेज बॉण्ड वापरू
एड आ वेज बॉण्ड वर क्लिक करा
नंतर सर्व बाँडसवर क्लिक करा
होणा या बदलांकडे लक्ष द्या
एड आ हॅश बॉण्ड वर क्लिक करा
नंतर डिस्प्ले एरियावर क्लिक करा
आता इन्व्हर्ट वेज हॅशेस बद्दल जाणून घेऊ
एडिट मेनूमधे प्रेफरन्सेस वर जाऊन क्लिक करा
जीचेम्पेंट प्रेफरन्सेस विंडो उघडेल
इन्व्हर्ट वेज हॅशेस च्या चेकबॉक्सवर क्लिक करा
हे सेट केल्यास वेज हॅशेस बाँडस नेहमीचे संकेत पाळतील
बाँडची सुरूवात निमुळते टोक असेल आणि दुसरे टोक रूंद असेल
यामुळे बाँड योग्य प्रकारे दिसेल
जीचेम्पेंट मधील डिफॉल्ट संकेत हा इनव्हर्स उलटा आहे
कारण तो परस्पेक्टिव्ह नियमांशी सुसंगत आहे
हॅश बाँडमधे होणा या बदलांकडे लक्ष द्या
विंडो बंद करण्यासाठी क्लोज वर क्लिक करा
इथेन रचनेत हॅश बाँड समाविष्ट करण्यासाठी बदल करू
एड आ हॅश बॉण्ड वर क्लिक करा
सर्व बाँडसवर क्लिक करा
आता फाईल सावे करू
टूलबारवरील सावे ठे करंट फाइल च्या आयकॉनवर क्लिक करा
सावे एएस डायलॉग बॉक्स उघडेल
फाईलला फॉर्मेशन ओएफ बॉण्ड हे नाव द्या
सावे वर क्लिक करा
थोडक्यात या पाठात शिकलो उपलब्ध बाँडमधे बाँडस समाविष्ट करणे बाँडची दिशा बदलणे स्टिरीओकेमिकल बाँडस समाविष्ट करणे आणि इनव्हर्स वेज हॅशेस असाईनमेंट म्हणून प्रोपाने ला प्रोपीने मधे रूपांतरित करा
प्रोपाने आणि बुटाने ची रचना काढा
स्टिरीओकेमिकल बाँडस दाखवा
तुमची पूर्ण झालेली असाईनमेंट अशी दिसणे अपेक्षित आहे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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
या पाठातील अॅनिमेशन उदया चंद्रिका यांनी केले आहे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
धन्यवाद